हॅलो प्रताप सर बोलतात का ?

नोकरी विषयी काय माहिती पाहिजे तुम्हाला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

तुम्ही बऱ्याच शेत्रामध्ये अशा नोकरीच्या संधी उपलब्ध असतात

तर आपण एखाद्या ठिकाणी क्लर्क म्हणून काहीतरी एखादा कर्मचारी म्हणून

एक हे करतो काम करतो त्या ठिकाणी तिथे मग बऱ्याच प्रकारच्या नोकऱ्या असतात त्यामध्ये शिपाई त्याचामध्ये सेक्युरिटी म्हणजे वॉचमन ची असते

तुमचं बँक कर्मचारी म्हणा

त्यानंतर एस.टी महामंडळ मधला जो ड्रायव्हर असतो तो ड्रायव्हर चे काम करतो

म्हणजे नोकरी करणे गरजेचंच असत का

एकमेकांशी परस्पर जुळलेली नाती

तर एक बघायचे म्हणल तर

सरकारी नोकरी करण्या सारखच आहे

बरच मग करत असतो ना

परत मग आपल शिक्षण पूर्ण होतंय मग कोर्स पूर्ण होतंय मग तेव्हा आपण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 आपण आपल्या गरजा भागवण्यासाठी नोकरी करत असतो

म्हणजे फॅमिली मध्ये राहायचे असेन तर नोकरी करावी लागते

तेव्हा आपल्याला सर्टिफिकेट भेटत तुम्हाला नोकरीच्या आलंय म्हणून

पुढं घरकाम किव्हा मग आपले एखादे स्वप्न असत

सप्न पूर्ण करण्यासाठी एखाद्या ठिकाणी काम कराव लागत त्या काम करण्याची पद्धत नौकरी म्हणतो

जसं शेतीत करतो बँकेत करतो त्याला पण नोकरी म्हणतात

जे काम माणस करतात काही ठिकाणी आपल्या सारखे व्यवसाय करणाऱ्या लोकांना नोकर नोकर म्हणून हे केलं जात जसं व्यवसाय झाल

जसं बँक

जसं डिलिव्हरी बॉय

खाण इकडे तिकडे सप्लाय म्हणजे त्यांना पण नौकरीच करावी लागती

फक्त नावाला तर नोकरी च हाय

होय मग अशा प्रकारे त्यामध्ये पण गवर्मेंट कंपनी प्रायव्हेट कंपनी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 अशे वेगवेगळे ठिकाण असतात तिथे आपल्याला नोकरी करावी लागती